इथे तुम्हाला एक माणूस पायरी वरून उतरताना दिसत आहे याच्यामध्ये वेलकम यु कस्टमर मी --

ह्याच्यामध्ये पांढरा कलरचा बोर्ड लागून आहे याच्यामध्ये आठ बटन आहेत ह्याच्यामध्ये खाली पण लायब्ररी टाईप बनवलेल आहे हेच्यामध्ये--

असे लिहून आहे याच्या मध्ये गेट वगैरे सर्व चेयर वगैरे सर्व आहे केलेली आहे.

याच्यामध्ये तुम्हाला दिसून येत असेल दोन खंबे आहेत सहा-पाच झाडं लागले आहेत त्याच्यामागे काही जागा पाहिलेला भाग भरून आहे याच्यामध्ये तुम्हाला--

अभ्यास करत आहेत काही इरा कम्प्लीट करत आहेत आणि त्यांचे अटेंडांस घेता ने दिसून येत आहेत आणि एक वी --

लोक आंघोळ करताना दिसत आहेत तुम्हाला यांना बहुत गर्मीमुळे --

तुम्हाला डॅम दिसून येत असेल याच्यामध्ये पाणी भरलेलं आहे मागे पूर्ण पहाडी वगैरे आन बादल चांगलं--

हे लोकं काही दिसत असतील तुम्हाला व्हाईट बॅकग्राऊंड मध्ये बट तुम्हाला हे सांगून काय फायदा आहे बांगडी येतील ठिकाणं--

तुम्हाला दिसून येत असेल याच्यामध्ये शाळेतील एक प्रोजेक्ट आहे एक मुलगा कागदाचे बनवत आहे एक मुलगा--

याच्यामध्ये चार खुर्ची लागून तीन पाण्याचे ग्लासेस लागून त्यात एक बल्ब पेटत आहे याच्यामध्ये एक माणूस आणत आहे वेटर माणूस आणि--

ह्याच्यामध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे सुविधा आहे आणि लाईट वगैरे आहे इथ कपल्स वगैरे जावू शकता.

दोघं लोकं पाहत आहेत एक सिंगर आहे त्याच्यामध्ये एक मुलगी एक मुलगा इस्टेजवर बसून दोन कलाकार लोकं हे जजमेंट करीत करीत बस--

हे दृश्य मांडोबा येथील आहे मांडोबा हे गोंदिया जिल्ह्यातील एकमेव --

महादेवचे शिव मंदिर व मांढरदेवी म्हटले जाते त्या--